हे वतावरण ऊन सावलीचे आपण बघू शकतो.

इथे आपण बघू शकतात आपल्याला एक सुंदर असा हॉल दिसत आहे.

त्या हॉल ला चारही साइड ने परदे लावले आहेत.

आणि मोर च नृत्य बघायला आपल्याला खूप छान वाटत.

आपण बघू शकता या रोडा वर खूप साऱ्या गाड्या आपल्याला दिसत आहेत.

आणि रोडा च्या काठेला आपल्याला एक फळांची दुकान ही दिसत आहे.

या दुकानात आपल्याला खूप सुंदर अशे कपडे दिसत आहेत.

आपल्यासमोर एक मॉडर्न व खूप सुंदर अशी डी जे ची गाडी आपण बघू शकतो.

आणि आपल्याला माहितीच आहे जिलेबी खा खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतात आणि चविष्ट असतात.